आह तो अनाकी भयानक होत आणि होता first phase पेक्ष second phase भयानक होत त्याचात तो अनिकी जास्त होता oxygen cylinder जे असतात त्यायची कमी पडू नाहीय ता यावर तुम्ही काये बोलणार माझ म्हणणं असा आहे की जे covid nineteen होता हा

याचा growth होतहोता दार महिना दार महिना ध्वरे ते growth होतहोत असा लहान पण पासुन एक तशीच त्या हा virus growth होती covid nineteen growth होत होती

त्या करत्या ते हा लोकांना साठी खुप हानीकारक होत आणी लोक त्याचा पासुन वाखात फिरत होतो

fruits वगरे रातेय फड फड भाजा फड भाजीपाला sanitize करून हा खात होते हिरवा भाजीपाला जो रातेय sanitize करून कात होत फड आणि जे काय किराणा STORE मध्ये किराणा STORE ची पण गरज होत आपल्या तसेच दाल, तांदूळ इत्यादी जे काय आहे आपला गरज ते पण एकदा sanitize नाही करू शकत आपण पण किराणा store हा labor द्वारे ते घर पोच त्याचा द्वारे ते आणून देत होत

खुप काही त्या वेळे वर सांगितले तुमी सांगितले खुप काही जा वेळेवर जा पद्धतींनी तीत खुप काय changes कारावे लागले त्याचा मध्ये आणी वेग वेगळा पद्धतींनी सांगितलं sanitize करण आणि वस्तूला पण sanitize करण त्याची ते covers त्याला पण आणी खुप काही हे गोष्ट एक खुप कठीण काळ होत आणी त्याचा मध्ये सर्वांना इत्यक एक एक पाऊल जे आहे ते

म्हणजे पाऊल चलागत होत हा एक एक पाऊल उचलत होता खुप विचार करून होते आपण

त्या वेळेस दोन वर्षा त्या वेळेस आणी त्याचं मध्ये education त्याचं मध्ये खुप changes आले तस तुम्हाला माहितचा आहे online जे आहे ते classes सुरू किंवा online जे exam तेय चालु झाले आणी त्याचा वर तुमाला काय वाटतेय की का ONLINE CLASSES हे successful झाले आणी exam जे आहेत ते हा माझा मध्ये तर त्या मध्ये तर हा त्यात दोन वर्ष मध्ये students वाईट परस्तिती झाली म्हणजे वाईट परस्तिती होती specially students साठी कारण ते त्यांचा education होता तेय खुप त्या वेळेस down होत online online exams घेणं students साठी महत्वाचे नाही practical exam हे महत्वाचे तेव्हा त्यांची ability आहे त्यांचं मध्ये जे ability आहे त्यांचं जे knowledge आहे त्यांचं जे practice है वर्षा भरची त्या मध्ये practical exam मध्येच ते दिसुन येतात नाकी MCQ questions exam घेणं हे याच्या मध्ये त्यांचं जे

decide केल की online exam घ्या घायला पाहिजे

मला वाटतंय जसा तुम्ही म्हटले काही points add करणार हा त्याचा मध्ये जस तुम्ही म्हटलें कि education जे आहेत ते त्याना म्हणजे पद्धतींनी प practical ची गरज होती ते खुप गर्जेचा असत करणं online मध्ये असं होत होता कि exams ते घेत होते पण त्याचा मध्ये practical knowledge त्याना नाही मिळेत होता त्याची एक कमी मिळत होती ठीक आहे ते त्यानी आता जे जे passout झाले आहेत त्याना कुठं ना कुठं त्यांच्यात तितकं knowledge नाही राहणार तिथं batch नाही राहणार कारण त्याना practical knowledge खुप असते त्याचा मुळे कुठे ना कुठे एक advantage असेल तर disadvantage त्यांना तिथं खूप मिळालं आहे आणि तो एक part त्याचा बदलू असा म्हणू शकतो

कोविड असल्यावर त्याचात options पण नव्हते त्याचं कडे पण किती online शिवाय त्याचा कडे दुसरा पर्याय नसल्या मुळे त्याला तो एक main जो आहे तो online classes असेल किंवा मग online exams घेण्यात आले आणी त्याना एक यशस्वी रित्या पार पण पाडायला गेलं पण कुठेना कुठे गावा खेडा मध्ये थोडासा त्रास झला तुम्ही त्या बदल काय बोलता कारण गावा खेडा मध्ये खुप त्रास झाला तिथं नेमका problem असतात आणि कोणाला कोणाला mobile पण provide नाही झालेले तर त्याच्यावर काय बोलणार गावा मध्ये तर हा तुमी हा असा मनु शकता कारण त्यायन त्यवढा खेडातल लोक त्यवढा शहरी student ला knowledge आहे तेवढा खेड्यातल्या students ला knowledge नाही राहत त्या बदल आणी ते एवढा जागृत नाही राहत बरोबर

पण हे follow केला असेल जस सिटीच्या शहरातील students नी केला आहे या म शीकीव हा entrance exam सारखा

तस खेडताळ students ला पण असा दिलेले होत त्यावेळेस बरोबर आहे पण त्याचं त्यांच्या कडे काय पर्याय नसला मुळे हे तर करीन आवश्यकत होतस नाही तर हे students लोक चा खुप नुकसन झाल असता बिलकुल बिलकुल मला वाटतकी जा पद्धतींनी त्याना तुमी जे सांगितले मला समजलं जा पद्धतींनी ते students ला जे नुकसान होत पण कुठेना कुठ गावात network नसल्या मुळ काही

ते तुमाला पण आवडलं असेल तर हो मला पण आवडलं आणी मला मजा पण येत आहे धन्यवाद महत्वाचे topic वर बोलणं बदल धन्यवाद हेलो हेलो सर

सर अह काय म्हणजे आपण अह म्हणजे कसं काय तुम्ही? अह आम्ही ठीक आहे सर. तुम्ही कशा आहेत? एकदम एकदम टिक आहे सर मी.

भरे आसा बिलकुल. अह मतलब की आपल्या महणजे चर्चा करूं घेया कोंटा तारि विषय वर करण आपन जेव्‍हा बोलते तेव्‍हा कही ना कही चर्च करत आस्तो बिलकुल सर तर अह मला वाटाथा की या येचा वर आपुन चर्चा करुण घेया हां, सोशल मीडिया वर आपण बोलू शकतो सर. बिलकुल बिलकुल सर टॉपिक आपण सोशल मीडिया घेवू शकथो सर. आणि अह या घोष्टी वर मला असं वाटत होतं की कोणत्या ना कोणत्या पण चांगला आहे त्यामुळे आणि सोशल मीडिया हे खूप सांगली गोष्‍टी म्‍हणजे सोशल मीडियामध्ये आपण जर बघितलं तर आज खूप काही वॉट्सॲप, फेसबुक फेसबुक, ट्विटर अह खूपचे असे सोशल मीडिया आहे ज्या जरा आपण बहोतसे आपल्ये फयदे नुक्सान सोशल मीडिया कसा कधि कधि आपण आसा अह जाण्यास सांगतो की हे झाला तसा लावा कोणते न्यु अपडेट फॅमिली वगैरे कुठे गेली आहे इव्हन जर आपल्याला कोणतं कंपनीचं काम पडलं किंवा अह आपल्याला कोणतं अह डॉकूमेंटस वॉट्सॲपचा वापर करू शकथो. अह डॉकूमेंटस साठी. आनीकी पर्थुन सर कधि आगर आपल्यला दिवासंदिवस काय घड़ताय काय नाही आगर ते महिती आपण ट्विटरचा इस्तेमाल करू शकथो. त्याच्या कसं माहित होते की काढल्याचे ट्विटस बघून आपण समजून येते की त्यांचं काम महत्त्वा त्यांनी का अं बोलतो आहे हा टॉपिक वरुण त्या टॉपिकवरुण नाही का? तैसेच बहोत सारे सोशल आपण बोलतो शिकू शकतो. इव्हन आजकल सोशल मीडिया वर आपण नाही का अह आपल्या शिक्षणबद्दल पॅन माहित होतात. बहोत सारी वस्तू आहे. आपण येचा मधे जर बगथो मॅतलॅब थर सोशल मीडिया मधे बगथो कुप सारे आहे अह जैसा की आपण जेव्‍हा फेसबुक युस करथो थर आपण कुप जना सोबत कनेक्ट होथो. म्हटले तर कारण मला वाटते की आपण अह फेसबुक ह्य इंस्टाग्राम तर आता आला आहे याचा आधी फेसबुक आला होता तर त्याच्यामध्ये खूप अह लोक जे आहे ते खूप म्हणजे चॅटिंग कर्ना खूप चालेल चालेल आता तर काळ म्हणजे आता चालत आपण थोडा कमी झाला आहे फेसबुकचा आता इन्स्टाग्रामचा थोडा जास्त हे अह जास्त वापर होत आहे. आणि जर आपण अं काळात फेसबुकवर जास्त क्रेझ होतं. त्याच्यामध्ये म्हणजे अह खूप लोका जो आहे चॅटिंग कर्ण फेसबुक वरूण. . अह म्हणजे जे फ्रेंड्स असतात त्यांना आपण ज्या बंद आहेत व कधीं अं तीथ का पर्सनली चाट नाही केला होता जेव्हा पण कधी निर्मळ कॉल करू शकत नाही नेट असतात ते वर बोलून अह फेसबुक इन्स्टाग्रामवर बोलू शकतात. तर आपण जैसा म्हणजे फेसबुक मध्ये आपण जेव्हा बोलत असतो फेसबुकची जर आपण गोष्ट केला तर फेसबुकध्ये आपण बोलायचं तर त्याच्यामध्ये पण चॅटिंग करत होता त्या कोणाचा कोणताही अह म्हणजे व्यक्‍तीला पण अह एड फ्रेंड मनहुन म्हणजे थायना फ्रेंड रिक्व्हेस्ट पाठवू शकतो. त्यानंतर ते अकसेफ्ट केले किव्वा ना केले ते त्यांच्यावर अस्तथ आणि त्यानं अकसेफ्ट केले आणि. मॅग ते फक्त भारताच नाही तर विदेशातले तरी तुम्ही बोलू शकता फेसबुकवर आपण शनल किव्वा इंटरनॅशनल लोका सबोथ पॅन बोलू शकतो. इव्हन आपण फेसबुकचा वापर करून भोस डील्स पण करू शकतो जर आपण कोणतं काम आहे. आह कंपनी क्लायंट कॉलवर बोलू शकत नाही फेसबुक आहे. रिक्व्हेस्ट पाठवली आणि ट्यान्नी अकसेफ्ट केली आपण तुरांथ त्याला एक मेसेज पाठवला तर मी हे असं काम करतो तुम्ही ईनटट्रेस्टड आहे का तर फेसबुकचे ठेवू नका करू शकतो. एक कंपनीचे काम रिक्वेस्ट पाठवा. असं नाही आपण फक्त फेसबुकचा वापर फक्त फोटोला लाइक करासाठी किंवा कोणा असावर नाही का? कॉमेन्ट करासाठी होता वापरतात. फेसबुकचा पण आपण जम्बो कशी घेऊ शकतो आणखीन होत्या. त्या आपल्याला जगाशी तो पण शकतो असा. बिलकुल बिलकुल खूप एकदम बादिया म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही बोलले आहेत आह त्याच्यामध्ये जर मी काही पॉइंट्स येड करतो म्हणजे आपण फेसबुक अशी गोष्ट आहे मला सोशल मीडिया सगळे म्हणजे खूप. सात. चांगल्या पद्धतीने चाललेला तो एक आहे म्हणून अह आपण याच्या मला ते त्याच्यानंतर आपण फेसबुकनंतर आता म्हटलं तर आणखी काय गोष्ट त्याच्यामध्ये की अह म्हणजे फेसबुक तर ठीक आहे चालल आहे ठीक आहे चांगलं म्हणजे कदम शी नाते आपण. नंतर त्याचे काही अह दुष्परिणाम पण झाल्याने नेगेटीव पण अह कक्षात आहेत या गोष्टीची आणि त्याच्यामध्ये पण खूप काइ टेफ्ट्स आलेले आहेत अं कारण आपण जे जितकं चांगलं कम्युनिकेशन असतो आपण फक्त अह असं नाही. आपण जेव्हा पर्सनली पण कुणाचं बोलतो त्याच्यासोबतही एखाद्यासोबत. आता खूप चांगला बोलतो आणि काही दिवसांत कोणत्या ना कोणत्या गोष्टी नकळत होतं कुठल्या कुठे मध्ये पण म्हणतात. गोष्ट होतात आणि फेसबुकमध्ये पण आपण बघतो की खूप काही अशी गोष्ट होतात. फेसबुक म्हणजे अह म्हणजे चुकीच्या चुकीच्या पद्धतीने पण या गोष्टीचं आहे करा. तुम का करतामध्ये आहे मी? मुला आस्तात जे आत्रा एकनीस वर्षांची मुलं त्यांना काय करतात असे मेसेज पाठवता त्याला कोणी?

बिलकुल बरोबर बोला सर कारण फेसबुकमध्ये भागथो अह फेक आयडी त्याच्यामध्ये जर मूळ असतो आणि तो मुळी ID बनवून टाकतो आणि आम्हाला करू शकता. आणि एक मुलगा मुलगिला आणि मुलगि मुलगाला फसू शकटो अह म्हणजे कोणीही कोणाला फसू शकता तिथे तुम्ही अं कोणाचेही म्हणजे एक प्रकारे अं झाड मध्ये फसू शकता. ट्रॅप तो एक बनू शकतो त्याच्या मध्ये म्हणून हा एक फेसबुक पण एक एकतर चांगल्या वाईट पण असेल एक. अगत्याचे फायदे पण त्याचे नुकसान पण आहे जगामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण जर अह इकडे अं आपण बघतो मग ते इंस्टाग्राम ज्या पद्धतीने आता इन्स्टाग्राम तर तुम्हाला माहीतच आहे खूप चालत आहे. आणि त्याच्या त्याच्या आधी मी त्याच्या ग्राम आपण थोडा अह म्हणजे अह म्हणजे आपण करतो त्यावेळी. हो इंस्टाग्रामच्या वापर खूप वाढला आहे. वाढला आहे. त्याचामध्ये त्याचा त्याचा खूप मोठा कारण हे आस्तो कि अह रील्स जे आस्तत इंस्टाग्राम रील्स आस्तत सर्वात जास्त लोका रील्स चालवतात कारण काही नाही काही नाही त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट एक एक त्याला मिळतात. आपण एकच रील्स सर्च मारली सरच एन्जिन आसतात अह इंस्टाग्राममध्ये त्या सर्च मारली हा रील्स तर कंपनी काय करतात त्यां टॉपिकवर रील्स पटोवतथ आपल्या. आणि समजा आता त्यांच्या नावाच्या सर्च मारली सेलिब्रिटींवर सर्च मारल त्याच्या इंटरेस्टेड हवा आपण त्या फोटोला लाइक मारतो, त्या कमेंट मारतो मग त्यांना ते माहीत होतात मग त्याच्या थ्री डबल रील्स पटोवतथ.

आणि ह्याच्यामध्ये त्यासाठी आपला दोन ते तीन तास वेस्ट होऊन जातो. त्याच्या मध्ये स्पेशली नुकसान तुम्हाला स्ट्यूडन्ट्स स्टुडेंट जसा अभ्यास करणारे त्यांनी त्यांनी. काल सकाळी उठतात आह फ्रेश होतात स्कूल जायला तय्यारी करतात. धोन वाजता अह कॉलेज व स्कूलवरुण येतात आह जेव्हा काम करू ट्यूशनला जातथ संध्याकाळी कोटा त्यांना थोडा. टाइम भेटला जेव्हा काम केल्यानंतर ते फक्त मूड फ्रेश कारा साटी फक्त रील्स इंस्टाग्राम उघडतात रील्स ओपन केलं झालं फक्त तेच भगत रहातथ तेच भगत रहातथ. महत्त्वाचे असते रात्री झोपण्या आधीचे ते त्यांना टाइम भेटत नाही. त्यांना वेष्ट जातील त्याच्या नाही तरी ती पर्सेंट नुकसान होते. कारगिल सकाळी सकाळी आणि रात्र एकदम अर्ली मॉर्निंग सकाळचा रात्रीचा अभ्यास बुशरा स्ट्रॉनघ असतो नाही का? रात्री केल्याचे लक्षात जास्त वेळातच नाही का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही रील्स खोलणार सोशल मीडिया इतकेच नाही तर तुमच्या जुन्नर काय परिणाम पडणार? वेस्ट होणार ना सर. होसा होता. नाही बिलकुल अह आगदी बरोबर अं बोलले तुमही तर त्याच्यामध्ये इंस्टाग्राममध्ये रील्स बनवूते ते आणि तुम्ही त्याच्यामध्ये अह प्रकारे आपल्याला ते म्हणू शकतो की ते आपण सोशल मीडिया नाहीतर तर सोशल मीडियाचा आह कारण सोशल मीडिया ज्‍या पड्‍तीला आपल्या चालतात ते आपण त्याच्यामध्ये आपल्या मैइंडला त्यानी ह्य़ाक केलेला आहे पाहिली गोष्ट. खारा सांगुणा त्याखालची मिळणार आहे. आपल्या जूनपासून सहारा नाही ना कोणत्या प्रकारचा कोणी दूरी आहे एकवेळ. कालपर्यंत चारा मिळू शकतो कारण थोडं मी ट्विटरवर बोलतो. अशी गोष्ट त्याच्यामध्ये ट्विट करतात तर आपण जास्त वेळ नाही.

तुमची बघतो का सांगता का नाही तुम्ही? तर ह्याच्यामध्ये भेटेल का? मी वर्षा एक मीटर मध्ये पण आपण एक ट्विट केले आहे ते वनवासपणे करतो तर ट्विटर मला पाठ आहे सोशल मिळेल तर त्याच्याबद्दल बोलत होता. ना खूप मोठा एक वाडा. कारण मीटर वर आपण बघतोसाठी त्याच्यामध्ये काही गोष्ट निघते स्विचमध्ये. आता दोन्ही गुजरात कॉलेजवाणी निघाली आणि विचारांवर आपण पुन्हा येतो. मस्तकीं एकच म्हणू शकतो घ्यायचा ग्रामस्थ वर्षाच्या मध्ये कॉल की आपण? थोड्या वेळासाठी आपण. हां ठीक आहे पण दिवसभराच्या मिनिटं आपण देतो. मग त्या गोष्टी भेटेल. मध्ये म्हटलं तर या गोष्टीकडे आपण चांगल्या आपल्यावर किती कंट्रोल आहे तर आपल्याकडे वळ. हम्म तेच आहे की मिनिटं जर तुम्ही वर्धा कारण आपल्याला कळले नाही. आता आणि. मूड फ्रेश होण्यापुरते बघताना खूप असल्यामुळे त्यांना ती बघताना तुमचं घाटन करणार आहेत. कारण की ट्रॅप असेल तर त्याच्यामध्ये कसले ना तर निघणे अवघड आहे. फक्त एकजवळ जिथं गरजेचे आहे अती ठेवलंना? तर ते जुने बोलत नाही करून टाकतो. सर आणि मला वाटते की जो खूप मुलं जे आता आपण तुम्ही एकप्रकारे म्हणजे एक कॉलेजमधले कॉलेज. आपण जे बघतो मग आपण लहान हम्म असताना पुण्यामध्ये काम. शाळेतल्या मुलांचे तर म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये एक गुंतलेल्या किती हातात मोबाईल आणि त्यांच्या हातात येऊ शकतात ते फक्त आतापासूनच त्यांना पण घेऊन. आपण ज्या लाँच होत ना तर आपण असं कसं बाळ लाजाळू क्रिकेट किंवा असं नाही का? कोणत्या त्यांना आपलं कसं एकदा इंटरनेट बंद होऊन जाईल आणि थोडा शरीराला आहे. आरक्षण भेटून जावा यामधून शरीरास ता खेड खुदया पाहिजे अशी झाली आहे. सोशल मीडियावर लोक असे फसली आहे का? नाही ते त्यांना घराच्या बाहेर निघत आहे. नाही काहीच. दुसऱ्या ऍक्टीवेट करता. पुढचे कमजोर श्री झाली आहे. आजकालची मुलं जसं की त्यांना कुठेच ज़ाताना काय करायचं? त्याच्या पायाभूत लोकांचं असं फ्लाइट चालेल आणि त्यामुळे त्यांना माहीतच नाही की आपण लहान तुम्हीखेड काय क्रिकेट करता येतो? आजकाल जास्त मुलं आहेत, पणला इन्स्टाग्राम बघेल केले चॅटिंग.

त्याच्या पायाभूत लोकांचं असं फ्लाइट चालेल आणि त्यामुळे त्यांना माहीतच नाही की आपण लहान तुम्हीखेड काय क्रिकेट करता येतो? आजकाल जास्त मुलं आहेत, पणला इन्स्टाग्राम बघेल केले चॅटिंग आह मेसेज बगले झालं. त्याच्यामध्ये पण असेल. चांगलं आहे कारण तुम्ही एक. तुम्ही करू शकता. कन्वर्सेशन करावा लागेल. ओके मला वाटते की तुमचं पण खूप खूप धन्यवाद या पद्धती. हो सर. खूप खूप धन्यवाद सर तुमचं याच्या. हो सर. धन्यवाद.

अकाराशे एकोणपन्नास ते अकाराशे ब्यानव पृथ्वीराज चव्हाण मधून ओळखला जाणारा चव्हाण घरण्यातील एक राजा होता ज्याने बाराव्या शतकाच्या उतराधीत दिल्ली आणि अजमेर वर राज्य केले पृथ्वीराज चव्हाण हे राजपुत्र राजघराण्यातील होते दिल्लीच्या गादीवर बसणारा तो शेवटचा स्वतंत्र हिंदू राजा होता ऐतिहासिक कागदपत्रानुसार अकाराशे ब्यानव मध्ये पृथ्वीराज चव्हाणला अटक केल्यानंतर जेव्हा मोहम्मद घोरणे डोळे काढले तेव्हा त्याला पृथ्वीराज चव्हाणला फाशीची शिक्षा

धाव घेतली आणि तिकडच्या तठोठावले त्यानंतर पृथ्वीराजाने आवाज ओडखून थेट त्याच्या छातीवर निशाणा घातला आणि त्यांना ठार मारले त्याच ठिकाणी पृथ्वीराजाने त्याच्या मित्र आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या वजीर चांदबार ताई यांना मिठीत घेतले आणि दोघांनीही एकमेकांचे खंजीर वार करून आत्मबलिदान केले ही ऐतिहासिक घटना वसंत पंचमीला घडली जी आजही सम्रहार जन्म आणि बालपण सत्तावीस ऑक्टोबर अकराशे आठ रोजी पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म झाला तेव्हा सोमेश्वर चव्हाण तालुक्याच्या चालुक्यांच्या राजधानीत होते सोमेश्वर चव्हाण अनिल पाटण येथे याचा मामा चालूक्य नरेश कुमार पाल सोलंकी यांच्याकडे राहत होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या आईचे नाव कमलावती होते कमलावती हि दिल्लीच्या राजा अलंकपाल डोंबारी यांची दुसरी मुलगी होती अलंकपाल डोंबाऱ्यांची पहिली मुलगी रूप सुंदरी हिचा विवाह कनोजेचा राजा विजय पालशी झाला होता पृथ्वीराज चव्हाण ला हरिराज चव्हाण नावाचा भाऊ आहे जो त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे पृथ्वीराज आणि हरिराज या दोघांचा जन्म अनिल पाटण येथे झाला पृथ्वीराज चव्हाण यांची बहिण राखी कुमारी यांचा जन्म दिल्ली येथे झाला ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पेक्षा पाच वर्षांनी लहान होती ऐतिहासिक असेच सांगितले यातही आपल्या मुलाच्या जन्मानंतर तिला सोमेश्वरांनी यानी राजपुत्रांना आपल्या मुलाचे भविष्य सांगण्यासाठी विनंती केली त्यानंतर मुलाचे नशीब पाहून

सार्थ करण्यासाठी या राजपुत्रांचे नाव पृथ्वीराज ठेवले असा अंदाज राजपुरोहित यांनी व्यक्त केले असे कोणतेही क्षेत्र नसेल जेथे तो तलवार फिरवणार नाही जुनीवंवशाच्या पोटी जन्मलेला हा सिंह अखंड भारताचा क कवरती सम्राट होऊन आपली तलवार सोपवली पृथ्वीराज राहो या कवितेतील नामकरणाचे वर्णन करताना चंद्र टांग द्रव्य आणि रुकती आहे बालपणीचा मित्र पृथ्वीराज नावाचा मुलगा आपल्या ताकदीने महाराजांच्या छत्र्या काढून सिंहासनाचे वैभव वाढले म्हणजे कलियुग पृथ्वीवर तेजस्वी अशा प्रकारे पृथ्वीराजाचे बालपण बाटल्याच्या राव आणि अलंकुच यांच्यामध्ये असलेल्या राजप्रासादाच्या निसक्तीने पवित्रा गेले यांचे बालपणीचे मित्र कवीचंद्र बरदाइ दहिराम दहिरंग भरे हरिसिंग पांझुरे सारंगा राय कन्हेया अर्जुन काकुली संजयराय कुंदिरे हे यांच्यासोबत खेळ खेळायचे कोण सप्टेंबर दोन सप्टेंबर अकराशे अठ्ठयात्तर चोवीस मार्च अकाराशे ब्यानव आज विशेष

पूर्ववर्ती सोमेश्वर चव्हाण उत्तराधिकारी

मोंगावाल पृथ्वी राज यांचे घराणे

एक संशोधन पुस्तक प्रकाशित केलं आणि या पुस्तकाच्या प्रकाशाने पंजाबच्या शिक्षणाने असा भाषामध्ये यांच्या मोगल इथे करण्यात आली अंमरनाथ विद्यालयकरांची या पुस्तकात प्रसिद्ध संशोधक संत चक्रवर्ती यांनी लिहिले आणि जी खरे फुल पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्यात यांनी त्यांच्या पंतप्रकाशात पुस्तकांच्या शेवटी त्यांच्या एकूण माहिती दिली आहे त्यामध्ये त्यांच्या पाटलाग चव्हाण घराण्यातील पौराणिक राजा पृथ्वीराज चव्हाण गाय याला भेट द्या ज्यांनी यांनीही त्यांच्या मध्यप्रकाश या पुस्तकांच्या शेवटी त्यांची रक्कम दिली आहे त्याची म्हणण्यानुसार त्याच्या पाटलाग चव्हाण घराण्यातील प्रसिद्ध राजा पृथ्वीराज चव्हाण रायतीथोरा रायतीथोरा यांनी केले

त्याच्या हाती लागला नाही रायतीथोरा आणि राय हे दोन सावत्र भाऊ होते